अपराजित सेनापती होते. बाजीरावां बाजीरावांनी, वयाच्या अकराव्या वर्षी दिल्ली पहिली होती. सर्व हिंदुस्थान त्यांनी नजरेतून नजरेत भरवून घेतले होते. त्यांनी गाजवलेल्या मोहीमा, लोकांच्या परिचित नाही. किंबहुना, इतिहासकारकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या आहेत. म्हणून, त्यांचे महत्व कमी होत नाही. पालक अं पालखेडची निजामाविरोधातील मोहीम, त्यानांतर भोपाळची मोहीम. येथील एका लढाईत, बाजीरावांनी निजामाशी, फारचं दारुण अवस्था केली. निजाम टेकड्यांची भिंत अं रचून त्यांच्या आड राहू लागला. सैनीकांची रसद बंद झाल्यामुळे, ते तोफखान्याचे, पैल घालू लागले. बाजीरावा बाजीरावांनी दिल्लीवर स्वारी केली. तेव्हा, तत्कालीन बादशाहा जीव मुठीत धरून, पळ अं लपून अं बसला. संपूर्ण दिल्ली हादरली. परंतु, दिल्ली जिंकल्यावर, मराठा भगवा व न फडकवता, बाजीरावांनी मोर्चा मुघल प्रदेशाकडे वळवला. त्यात पेशव्यावर, बहू अं बलुचित्तान, कंदाहार आणि बा अं काबुल इथे जाणून, मुघल प्रदेशावर, कब्जा केला. तसेच कर्नाटक, राजस्थान, मावळा, बुंदेलखंड, गुजरात, दिल्ली, कोकण, आंध्रप्रदेश अशे मराठ्यांच्या कार्याच्या कक्षा रुं रुंदावना,

बाजीराव पेशवे यांनी अधिकही देवधर्म यांचे अवटंबर केले नाही. जातीपातीच्या परिघात, ते अडकले नाही. आणि म्हणूनचं बहुजन समाजातील, सरदारांच्या सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत. त्यांच्या त्यांच्यातचं रमत. म्हणूनचं, पुण्यात धर्म सो धर्म मोडला,

मस्तानीबाईंना बाईंचा पुत्र कृष्ण सिंग अर्थातचं, समशेर बहादूर, यांच्या हक्कासाठी ते जागृत होते. त्यांचे अं त्यांचे मौजीबंधन करण्यास, पुण्यातील शास्त्री पंडितांचा विरोध होता. पण तो विरोध डावलून, समशेर सिंगचे मौजीबंध केले. श्री राजा शाहू नरपती नरपती, हस्त्र निधान अं बाजीराव बल्लाळ पंतप्रधान ही मुद्रा, धारण करणाऱ्या बाजीरावांकडे, कोणतेही छक्के पंजे नव्हते. अं नेपोलियनने जसे सामान्यातून marshal निर्माण केले तसे बाजीरावांनी अं अठरा, अठरा पगड जाती जमातीतून लढ लढवय्ये सरदार निर्माण केले. संबंध भारतातून भारत भूमीतून स्पुलिंग स्पुलिंग पेलवडे, अस्थीमा निर्माण केली. अस्थिर झालेले स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेचं नाही तर, सभव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदस्थानाच्या इतिहा इतिहासात, मराठ्यांचा मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून, ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले नाही. यांचे लग्न सतराशे तेरा सालच्या सुमारास चासकदर महाद महादजी कृष्ण जोशी यांची मुलगी काशीबाई हिच्याशी झाले. काशीबाईपासून बाजीरावास, रामचंद्र उर्फ रघुनाथराव पेशवे, जनार्दन, बाजीराव बाजीराव-बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे, असे तीन पुत्र होते. काशीबाईंचा मृत्यू सतराशे सतराशे अठ्ठावन्न साली झाला. छत्रसाल प्रकरणाच्यावेळी मस्तानी, मस्तानीशी विवाह झाला. मस्तानीपासून कृष्णराव उर्फ समशेर बहादूर हा पुत्र झाला. बाजीरावाचे काशीबाई व मस्तानीबाई या दोघींवरही अत्यंत, उत्कट प्रेम होते. रुपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या, जनानखान्याचे बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास दम अं दमका धमकावलेही. परंतु स्त्रीयांच्या हट्टाहामुळे, निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले. तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम जनानखाना संमोहीत झाला.

पापण्या झुकलेल्या होत्या. तेथे बाजीराव उद्धारले. एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई, या दोन्ही माझ्या पत्नी. बाकी सर्व स्त्रिया मला माई-बहिणी. पेशवे बाजीराव आणि झोप. लक्षात ठेवा रात्र हि झोपेकरिता नाही. तर ती बे अं तर ती, बेसावध शंत्रुंच्या छावण्यांवर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे. झोप ही घोड्यांवर बसल्यावर घेता-घेता आली पाहिजे. हे सुप्रसिद्ध उद्धार,

पखरीमध्ये स्पष्ट आहे. सोळा फेब्रुवारी सतराशे चाळीस रोजी नासिर जंगराविरुद्ध लढाई जिंकून मूं मुंगी-पैठण येथे, तह झाला. तहात नाझीर रान नाझीर जंगने, हंडिया व खरगो अं खरगोण, हे प्रदेश बाजीराव पेशव्यांना दिले. त्यांचीच व्यवस्था लावण्यासाठी, तीन अं तीस मार्च रोजी बाजीराव पेशवे खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृति ब अं प्रकृति बिघडून, नर्मदा तार तीरावर रावेरखेडी या गावी विषम ज्वराने अठ्ठावीस एप्रिल, सतराशे चाळीस रोजी, पहाटे, थोरले बाजीराव पेशवे वयाच्या चाळीसाव्या वर्षी, निधन पावले. प्रचंड प्र पराक्रमी वर्णनातील विविधता, भविष्याचा वेध घेणारे, इच्छाशक्ती अणणारे हे थोरले बाजीराव पेशवे, अर्थात राष्ट्रपुरुष होते. व अधु अधुनाथ, सरकार लिहितात, अखंड हिंदुस्थानात, हा एक झाला असेल, असे दिसते. थोरल्या बाजीरावा, बाजीराव अं बाजीराव पेशवे, यांची पत्नी मस्तानी,

पत्करावी लागली. बंगेश हा अरंगजेबाच्या हातीखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्याच्या अं त्याच्या पुरेपूर,

कारण दिल्लीला, ताळ्या ताळ्यावर आणेल, असा तो एकचं, परमप्रतापी पुरुष भारतात होता. जग द्वे उपजे ब्राम्हण, मस्तानी ही काही राज अं काही राज नर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. राजा हिंदू, त्याच्या मुस्लिम रा मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ही अं तेव्हा ही अन अनरसहि नाही. छत्रसाल हा, अं प्रमाणी पंथाचा एक पंथ चेग्लू secular विचाराचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानची मोठी झाली. त्यामुळेचं ती नामजही पढते. आणि कृष्णाचीही पूजा अं कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदु हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती, नृत्य कुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती अं कोठ्यावर बसणारी कलावंतीण वा, वारयोषित नव्हती. मस्तानीचे लावण्य अदभूतपूर्व होते. तीची त्वचा, इतकी पातळ होती की ती विड्याच्या पानाचा रस, गिळताना तो तिच्या गळ्या गळ्यातून तो ओघळताना दिसे. मस्तानी मुसलमान असल्याने, बाजीरावावर बहिष्कार घातला होता. पण बाजीरावांचा दरबार, जबर होता. त्याने कोणालाचं जुमानले नाही. त्याने मस्तानीकरिता शनिवारवाड्यातचं, मोठा महाल बांधून घेतला होता. मस्तानी हि एक बुंदेल स्त्री होती. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली. आणि, बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर, त्या हक्काने, इसवीसन सतराशे चाळीस साली, हे जग सोडून गेली. त्यांना समशेर बहादूर नावाचा मुलगा होता. ती नृत्य, गायन, तलवार, तिरंगबाजी यात मस्तानी अं प्रवीण होती. त्याचं बरोबर संत कबीर, संत मीराबाई, मसा मत्साना, केशवदास, तुलसीदास या संतांचे साहित्य तिला मुखो मुखोद्गत होते.

इसवीसन सतराशे चाळीस मध्ये, पेशवे बाजीराव अं सत्तावीस फेब्रुवारी सतराशे चाळीस रोजी, नासिर जंग विरुद्ध लढाई जिंकून, मुंगी-पैठण येथे तह झाला. तहात नासिर जंगने नासिर जंगने, इंडिया व खरगोण,

अचानक प्रकृति बिघडून, डर्माटात तारीवर अं रावे रावेरखेडी, या गावी, विषमज्वराने अचानक प्रकृति बिघडून, अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी पहाटे, थोरले बाजीराव वावरले थोरले बाजीराव वारले. ते मृत्यू पावले. त्या धक्क्याने, मस्तानीने, विष प्रश्न करून, तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. मस्तानीचे समाधीस्थळ असलेले बाभळगाव, बाभळगाव हे पुण्याजवळ आहे. समाधीची अं समाधीची काळजी, मस्तानीचे वशंज मोहुमद इनामदार यांच्याकडून घेतली जाते.

क अं दफन करण्यात आले. तो हिरा मिळ तो हिरा मिळवण्यासाठी व काही दागदागिने मिळतील, या हेतूने, एकुणाविशे,

साधारण सहा फूट खोल कबर खोदून, चोरटयांनी अं हा प्रकार केला. त्यांच्या हाती काही लागले नाही. पण कबरीची मोडतोड झाली. यांनतर, पुरातत्व पुरातत्व खात्याने किर किरकोळ डागडुजी करून कबर पुन्हा उभी केली.

पण मोकलळीस आलेली भिंती, परिसरात उगलेल्या गवत, यामुळे कबरीची सारी ल लयाच गेली आहे. मस्तानीचे स्मारक हा इतिहासीक ठेवा, असल्याने ही वस्तू अं सं सरंक्षित करण्याबाबत, शासनाने एक ठराव केला होता. राजपत्रात, हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार, बाभळ येथील मस्तानीची कबर सुरक्षित स्मारक राहील व त्याची देखभाल पुरातत्व विभाग करेल, असा निर्णय झाला. पण अद्याप अद्यापची त्याची अंमलबजावणी झाली नाही. मस्तानी राहत असलेली जागा, भुईसपाट होती भुईसपाट झाली असून, अं आडगडी असलेल्या महालाची शेवटचा बुरुज दोन हजार एक मध्ये सपाट झाला. या ठिकाणी मस्तानी, Garden उभारण्याचा मानस एइ सम्मानी फौंडेशनने हाती घेतला. बाजीराव पेशवे मस्तानी यांच्या प्रेमाची, कहाणीचा साक्षीदार असलेले कसबे पाडत येथील राजवाडे, बारव तलाव,

अं या गावाचा इतिहासात उल्लेख आहे. बाजीरावांचे मस्तानी अं मस्तानीला शि अं शिरूर तालुक्यातील, अं पावळला नेण्यापूर्वी, पाडत येथे अं वास्तव्यास ठेवण नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज माझा शेतकरी आणि माझा आवडता शेतकरी आणि ह्याचे प्रश्न काय आहे ह्याच्यावर तुम्हाला सांगणार आहे तर माझा शेतकरी तर शेतकरी राजा आहे हा म्हणायला राजा आहे. पण कदाचित जर ह्या राजा या शब्दचा जर अर्थ काढला आणि त्याचा मागोदर आपण पूर्णतः सखोल माहिती पहिली तर कदाचित ह्या राजा म्हणणे चुकीचे आहे कारण सध्याच्या काळा मध्ये किव्हा सध्याच्या परिस्तिथी मध्ये शेतकऱ्याला राजा म्हणणे एवढं तर त्यांना अं कोणताच फायदा होत नाही कारण हे जेवढे सरकार कडून किव्हा जे लोकांनकडून शेतकऱ्याला जे मदत मिळती याचा कोणताच भाग नाही. शेतकऱ्यांना सर्व प्रकारा, सर्व प्रकारे जेवढे कुठून कुठून ची मदत मिळती किव्हा त्यांना अनुदान मिळतो ह्याच्या मध्ये जे bill जाते ह्याचे कित्तेक पटीने हे वापस त्यांचे कडून घेतले जाते.

शेतकरी जे आहे ते स्वतः जो पीक घडवतो स्वतः पीक घेतो आपल्या शेता मध्ये त्याला त्याचा स्वतःला भाव त्याचा त्याला अं fix करता येत नाही किंवा त्याला अं भावाची तो मान्यता करू शकत नाही किंवा भाव ठरवता येत नाही. जर तो शेतकरी स्वतःच्या मेहेनतीवर एवढे कष्ट करून जर शेतीत कष्ट करून जर घाम गाळून जर एवढे कष्ट करतोय आणि त्याचे उत्पादन निघते ते उत्पादन काढल्या नंतर त्याची जे काढणी काढल्या नंतर ते काढतांनी जेव्हा तो मोंढ्या मध्ये नेतो मोंढ्या मध्ये नेल्या नंतर त्या शेतकऱ्याचा भाव त्याच्या मनासारखा लागत नाही मित्रांनो आणि तेव्हा ते शेतकऱ्याचा जे अं डोळ्या मध्ये अश्रु येतात ते दुःखा चे असतात कारण तो शेतकरी वर्ष भर एवढा राबराब राबलेला असतो आणि त्या शेतकऱ्याच्या मनासारखा भाव तिथे लागत नाही. खूप खूप दुःख होते तर एवढ जर शेतकऱ्याला जर दुःख असले तर माझा शेतकरी राजा म्हणायला ही गोष्ट शोभणारच नाही शेतकरी राजा कधी म्हंटल जाईल काळ्या आईची भुमीची पूजा कधी होईल. आणि काळ्या भुमीची पूजा केल्यावर सोनं कधी उगेल शेतकऱ्याला जर आत्ता आली कडच्या काळात म्हंटल जात कि शेतकऱ्याचा पांढऱ्या सोन्याला भाव म्हणजे शेतकऱ्याचा कापसाला भाव

हाथ आणि त्याची कुशी त्यांचे जे मन हे गगनात पोचले असते त्यांचे जी ख़ुशी ची level असती ती गगनात पोचली असती त्यामुळे शेतकऱ्याला शेतकऱ्या महाराष्ट्रात नव्हे जास्तीत जास्त करून महाराष्ट्रा बद्दल बोलेल कारण माझा महाराष्ट्राचा शेतकरी हा शेतकरी नसून हा एक कष्टकरी आहे आणि त्याचा समोर आणि एवढे कष्ट करतो एवढे कष्ट करतो रात्रंदिवस कष्ट केल्याचा नंतर त्याला एखादी गोष्ट त्याला गोष्टी पर्यंत बोलतो आणि तिथे गेल्या नंतर त्याला समजत कि आरे हा आपल्या साठी जी गोष्ट करायसाठी आपण जी गोष्ट एवढ रात्र अहो रात्र मेहेनत करत होतो ती गोष्ट आपल्याला मिळालीच नाही. कारण तो शेतकरी अहोरात्र मेहेनत करून जो पीक घेतो त्याला कदाचित तो मनासारखा भाव लागत नाही मला म्हणायचे आहे कि जर शेतकऱ्याच्या जर तुलना मध्ये जर पाहायला गेलं तर बाकीच्या सर्व क्षेत्रा मध्ये लोकाने जो सुद्धा आपला जो आपला स्वतः चा माल जो तयार करतो जो वस्तू तयार करतो दुसऱ्या भागात असो जस कि आपण उदारणार्थ म्हणतो चप्पल शिवणारा जो मोची असतो जो, जो कोणी आपल्या सामानाचा जे भाव ठरवतो तो स्वतः भाव ठरवतो जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही घ्या नाही तर नाही तर तो घेत नाही पण तशी गोष्ट शेतकऱ्याची नाही. शेतकऱ्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो कि ज्या गोष्टी वर त्याने मेहेनत केली वर्ष भर राबराब राबला ती गोष्ट त्याला माढ्यात न्यावी लागती आणि त्याचा भाव पण सरकार आणि कोणत्या तरी comitee ने कोणत्या तरी भाव लिलाव करून त्याचा ठरवला जातो आणि एवढ्या कमी भावा मध्ये त्याचा माळ विकला जातो मित्रांनो तर तुम्ही विश्वास करू शकणार नाही तर त्यामुळे आपला भारतीय शेतकरी कसला असला पाहिजे तर ह्याचा मध्ये आपला सरकार भारत सरकार ची काय काय भूमिका असली पाहिजे राज्य सरकार ची काय भूमिका असली पहिजे ह्याचा वर तरतुदीने पूर्णतः विचार केला पाहिजे जे राज्य शासनाचा वेग वेगळ्या जे वेग वेगळ्या अनुदानाच्या पद्धती आहेत बाबतीत सगळे माहिती आहेत जे सल्लागार आहेत वेग वेगळ्या पद्धतीचे scheme आहेत त्याचा पूर्ण पणे माहिती द्यावा जेणेकरून माझा शेतकरी माझा महाराष्ट्र्राचा शेतकरी माझा भारताचा शेतकरी राहील का त्यांनी केलेल्या कष्टा वर भरोसा राहील आणि त्याला जस्तीत जास्त कष्ट करण्याचे त्यांचामध्ये बळ येईल तो बळ आल्यानंतर कदाचित भारताला पुढे नेण्यासाठी शेतकऱ्याचं पण थोडा का होईना वाटा असेल कारण तो शेतकरी थोडा का होईना मदत त्या कर भरण्यामधी अलीकडचा काळामध्ये

जमा होतो आणि तो सरकार ला पूर्णतः वापरता येतो कशामध्ये वापरता येतो शेतकऱ्याचे नवीन नवीन जे अं नवीन नवीन पद्धती असतील शेतकऱ्यांना लाभारती देण्यासाठी जे नवीन जे scheme असतील जे उदारणार्थ त्याच्या मध्ये सौरऊर्जा, सौरऊर्जा आला त्यानंतर शेतकऱ्यांना अं कोणतेही अं कर्ज देण्याचा बाबतीत असो शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याच्या बाबतीत असो सर्व ज्या गोष्टी आहे जे स सरकार राज्यसरकार आणि भारत सरकार जे काही कर्ज दिल जात त्या कर्जाची परत फेड अशा पद्धतीने करत जातो कि कोणताही शेतकरी असो कोणता ही माणूस असो कोणताही व्यवसाहिक असो त्याला जो कर्ज दिला जातो त्याची कर्ज कर्ज तर अशी केली जाते कि त्याची कर्जाची जी पातळी आहे समजा कि त्याचा कडून जे, जे दिलं जात त्याला समजा दहा हजार जर दिले तर त्या कर्जाची पातळी अशी कर्जा त्याचा बारा हजार रुपया वसूल केला जातो तर का ह्या शेतकऱ्यांवर का सहन करावे ह्या शेतकऱ्यांनी आणि मला जे म्हणायचं आहे मित्रांनो कि शेतकरी हा आता एक पहिल्या काळात ला दाखवला जात होता कि शेतकरी फक्त जमिनीवर

शेतकरी हा खूप उंच जाऊ शकतो आणि खूप खूप पैसे कमाऊ शकतो, स्वस्थ राहू शकतो आणि चांगलं जीवन व्यतीत शेती साठी लागणारे पाणी pump द्वारे शेत मध्ये घेतलं जात त्याचा त्याचा मधुन सुद्धा शेतकऱ्याला

मोढ्यात गेल्यानंतर त्याला अतिशय उच्च प्रमाणात आणि चांगला त्याचा मनासारखा भाव लागला तर तो पण खुश राहतो आणि कर भरायला पण काही काही सुद्धा अडचण येणार नाही तर त्यामुळे शेतकऱ्याला आणि त्याची हरवलेली काळजी घेतली पाहिजे राज्य सरकार ने घेतली पाहिजे केंद्र सरकार ने घेतली पाहिजे आणि शेतकरी दर वर्षाला अठरा टक्के त्याचा ठरना सुद्धा आज कर लागला आहे तर तो हा अपेक्षा नाही करू शेतकऱ्याचा अं स्वास्था बद्दल म्हणा तर आरोग्या बद्दल म्हणा सरकार ची केंद्र सरकार ची गरज आहे आणि ती गरज चालू का असेल तर त्याच कारण त्याचा तो जो तो सगळ्यांना धान्य पुरवतो त्या बाबतीत त्याला काही मिळतेका तर त्याला आरोग्य तर दिलेच पाहिजे त्याला पर्यटना ची तर दिलीच पाहिजे त्याचा मुलाचा शिक्षणाचा खर्च दिलाच पाहिजे तर अशे अनेक गोष्टींचे त्याना लाभ घेता येयला पाहिजे जशे करून त्याला कर्ज घेता आलं पाहिजे आणि कुठे पण कधी पण कर्ज घेताना कधीही कोणी अडवू नये ज्या वेळेस ज्या वेळेस bank ही त्यांना शेतकऱ्याला कर्ज देत नाही त्यावेळेस तुम्हाला सांगतो एका शेतकऱ्याला कर्ज भेटलं नाही म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली तर ह्या

बारीक चा बारीक शेतकऱ्यांना कमीत कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदत करा आणि त्यांना पुढे न्या अशी कोणतीच बाब होऊ देऊ नका कि आजचा काळात आम्ही शेतकरी फासा वर चढू राहिले.

सगळ्या बाजार, बाजार पेठा मध्ये उपलब्ध राहील आणि जो आम्ही ठरवल त्याच भावाचे

धन्यवाद माझा सगळ्यांना धन्यवाद आहे. सहदेव

मादरी यान्हा अश्विन देव आणि जामुट

सहदेव हा शब्द संस्कृती मधील सहा को आणि देव देव हा शब्दा पासून बनला आहे. छाया म्हणजे सोबत आणि देव हा हिंदू शब्द आहे, जो इच्छे साठी वापरला जातो. तर शब्द सहदेव म्हणजे देवा सोबत

जन्म आणि सुरुवातीची वर्षे

दिलेला वरदान नकुल आणि सहदेव यांना जन्म देण्यासाठी अश्विनी कुमारला जन्म देण्यासाठी वापरावे लागले. सहदेव आणि त्याचे भाऊ हस्तिनापूर येथे गेले. जिथे द्रोण आणि कृपा यांही त्याचे शशस्त्र विद्या शिकवले. तलवार आणि कुऱ्हाडीच्या लढाईत त्याने आपले कौशल्य प्रवीण केले. त्यांनी देवांचे गुरु बृहस्पती यांचा कडून ज्योतिष्य शास्त्राचे ज्ञान हि लग्न आणि मुले नंतर कुंती आणि पाच पांडव हस्तिनापुर गेले. सहदेवाने मुख्य कौशल्य तलवार बाजी हे होते. सहदेव हा सौम्य स्वभावाचा सहनशील आणि सर्व बाजूंनी सद्गुरू, सद्गुणी असल्याचे म्हंटले जाते. शिवाय तो त्याचा बुद्धीचा आणि त्याचा आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकारी होता. सहदेव, सहदेवला दोन बायको होत्या. पांडवाची सामान्य पत्नी द्रौपदी आणि विजया तिच्याशी त्याने लग्न केले. सहदेवाच्या द्रौपदी सोबतच मुलगा श्रुतसेन आणि त्यांचा मुलगा सोहत्र त्याची दुसरी पत्नी विजया, विजयने त्याचा संव्हारात सहदेवची निवड केली. त्यामुळे त्याचे दुसरे लग्न झाले. विजय हि सहदेवची मासाळ बहिण होती. च्या खेळात युधीष्टीरचा पराभव झाला, म्हणजे सर्व पांडवांना तेरा वर्ष वनवास भोगावा लागला. एकदा नेवास्तीत झाल्यावर जुटासुराने ब्रम्हाच्या विषात द्रौपदी, सहदेव आणि युधिष्टरसह नकुलचे अपहरण केले आणि शेवटी भीमाने त्यांची सुटका केली. तेरावे वर्षी सहदेवाने वैश्येचा वेश धारण केला. आणि विराटच्या राज्यात तंत्रपालाचे नाव धरले. तो गोठ्यात कामाला होता. विराटच्या कारकिदात त्यो गोण शाळ शाळेतील सर्व गायींची देखबाल व देखरेख करीत असे. कुरुक्षेत्र युद्धात भूमिका सहदेव ज्योतिष्य शास्त्रात अत्यंत निपुण होता. युद्धांचा काही आठवड्या पूर्वी शकुनीच्या सल्यानुसार राजकुमार दुर्योधन महाभारत युद्ध सुरु करण्यासाटी योग्य वेळ मुहूर्त मिळवण्यासटी सहदेवाकडे गेला. जेणेकरून कौरावांचा विजय होईल. दुर्योधनाने युद्धानंतर सहदेव आणी त्याचा जुड्या मुलांचा सोडण्याची आणि त्या बदलात, त्यानी राजा बनविण्याची

सहदेव त्याचा व्यवसायात खूप प्रामाणिक होता, त्या नंतर कृष्णाने युद्ध सुरु होण्याचा खूप आदी ग्रहण तयार करण्याची योजना दरम्यान सूर्य आणि चंद्र दोघे हि कृष्णाचा विचारांनि हैराण झाले, आणि कृष्णा समोर हाजीर झाले आणि म्हणाले, त्यामुळे संपूर्ण विश्वात प्रचंड असंत्तुर निर्माण होईल. युद्ध पूर्वी हि दुर्योधन नेहमी सह्देवला त्यचा भविष्य बद्दल विचारत असे. आणि सह्देवाने त्याला त्याचे भविष्य सांगितल. त्यो दुर्योधनाचा सर्वात आवडता पांडव होता. सहदेवाला विराटने पांडवा सेनाचा सेनापती व्हावे अशी इच्छा होती. पण युधिष्टिर आणि अर्जुनाने दृष्टद्युम्न निवड केली. त्याचा शंखाना

एक योद्धा म्हणून सहदेवाने शत्रू पक्षातील प्रमुख योद्ध्यांना मारले. सह्देवाचा रथाचा ध्वजावर चान्दिहीच्या शंखाची प्रतिमा होती. त्याने दुर्योधनाचा चाळीस भावांना एकाच वेळी लडूवरून पराभूत केली. तेराव्या दिवशी चक्रव्युहात त्याची चाल ओखली गेली. आणि जयद्रत ने परत हाकलेले चौदाव्या दिवशी रात्री कर्णाने त्याजा पराभव केला. पण करण ने कुंतीला वचन दिले कि तो अर्जुन ला मारेल. असे त्याचे प्राण वाचले. जुगार खेळतांना त्याने शकुनीला मारण्याची शपथ गेतली. युद्धाचा अठराहवे दिवशी त्यानी हे कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. सहदेवाने मारलेल्या इतर प्रमुख योद्धा मधे एकोणिस तारीखेला शकुनीच्या मुलगा आणि त्याचे दिवशी शल्याचा मुलगा आणि चौदाह तारखेला क्रीगाता राजकुमार निर्मितार यांचा समावेश होता.

तुझं relationship वरती काय मत मत ए रे?

नववीपासून का? म त्याच्याआधी कितीवेळेस relationship मध्ये आलेलाय ?

म आधी पाच-सहा महिने crush,

बघणं असं तास चालू होत बरं का. भावचं देत नसायची मला. नंतर नंतर मी phone पण नव्हता kind of दिला त्याच्यामुळं घेत होतो ना, तर मंग online बोलायचं काई हेच नव्हतं. नाई का online व्हाट्सअप calling असा कैच नव्हता विषय. सगळं शाळेतच नाई का.

त मग आधी-आधी starting ला थोडं time लावला. पाच-सहा नुसतं बघायचो. मी लहानपणी एकदम लाजायचो नाई का तिला असं. नंतर-नंतर हळूहळू starting बोललो तिला. तिथं शाळेत बोलायला वगैरे चालू. friendship मध्ये घेतलं आधी नाई का? ती आधी म्हणायची लहान ए असं तस.

दहावीला पण आम्ही बरेच दिवस best friend होतो बरं का.

नंतर-नंतर म मी तिला propose केला. म बरंच कस ते हा बोलली होती मला दहावीला.

हं? नाई म्हंटल आता जी लहान होती म्हणून नको म्हणत होती. हा म्हणजे वय कमी होत म्हणून त्यामुळे नको म्हणत होती का?